त्याचाच बाजूला एक पंख्याचे दुकान पण दिसत आहे.

हे जे सर काय म्हणायचं स बाजूला कुत्रे पण आहेत.

त्याच्याच पलीकडल्या बाजूला दोन शाम दोन गाड्या आहेत ज्या की ट्रॅवेसेस आहेत.

या छायाचित्रामध्ये एक इंटरनेट कॅफे नावाचं दिसत आहे.

इथं एक फुगे पण आहेत सोबत मिकी माऊस आहे.

हे बकेटा आणि काही संध्यकाळी साहित्य इथं दिसत आहे.